इथे एक डैम आहे. डैम मध्ये दोघ माणस आंघोळ कराले आहेत पाण्याचा रंग हिरवा आहे साइड ला एक दगड दगड पण आहे एक खूप आणि चिप्साचे पाकीट पण आहे. येल्लो कलर मध्ये पडलेल आहे.

गव्हर्नमेंट ऑफ़ गोवा फारेस्ट डिपार्टमेंट आहे आणि इथे साइड ला गेट पण आहे आत मध्ये सेंटर आहे ग्री हिरवा कलर आहे आणि वरती येल्लो कलरचा आहे साइड ला.

भारतीय स्टेट बँक आहे एक बायको आहे लाल कॉफी कलरच साडी घातलेलं आहे आणि हिरवा कलर एक काहीतरी धरलेलीआहे ती आणि एक नवरा आहे.

हा एक कटिंग चा दुकान आहे आणि इथ खुर्च्या आहेत आणि इथं पाण्याचं फिल्टर आहे आणि पडद्याचा कलर आहे पांढरा पर्पल भिंतीचा कलर आहे.

पाण्यातच हे आहे केस स्टेट आणि गेट्स आहे येल्लो कलर बिल्डिंग आहे साइड पाठीमागे पण --